वर्किंग विथ लिनक्स प्रोसेस वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आपण उबुंटू 1004 ही ऑपरेटिंग सिस्टीम वापरणार आहोत
लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम कशी सुरू करायची व कमांड्स विषयी तुम्हाला प्राथमिक माहिती आहे असे आपण मानू या
जर आपल्याला यासंबंधी माहिती हवी असेल तर httpSpoken Tutorialorg येथील उपलब्ध ट्युटोरियलमध्ये पाहू शकता
कमांडस् या लॉवरकेस मध्ये असतात
तसेच त्या केस सेन्सिटिव्ह देखील असतात
प्रोसेस म्हणजे काय हे आपण थोडक्यात जाणून घेऊ या
लिनक्समध्ये चालणारी प्रत्येक गोष्ट म्हणजेच प्रोसेस
कमांडस स्विकारत असलेली चालू शेल देखील एक प्रोसेस आहे
टाइप केलेल्या कमांड्सही कार्यान्वित होताना प्रोसेसच असतात
या ट्युटोरियलमध्ये आपण बघत असलेला व्हिडिओ देखील एक प्रोसेस आहे
स्पोकन ट्युटोरियल ची वेबसाईट व चालू ब्राउजरही एक प्रोसेसच आहे
चालू शेल स्क्रिप्टस् सुध्दा प्रोसेसच आहे
एखादा कार्यान्वित केलेला प्रोग्रॅम अशी आपण प्रोसेसची व्याख्या करू शकतो
प्रोसेसेस ह्या आपल्यासारख्याच असतात
त्यांचा जन्म व अंतही होतो
त्यांना पालक व मुले असू शकतात
प्रथम आपण शेल प्रोसेस बदल जाणून घेऊ
लॉजिन केल्याबरोबर लिनक्स कर्नेल द्वारे शेल प्रोसेस सुरू होते
आता इतके सांगणे पुरेसे आहे की लिनक्स कर्नेल हा लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम चा गाभा आहे
लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम चालवणारे अत्यावश्यक घटक कर्नेल मधे असतात
यूझर कमांड्स द्वारे निर्माण होणा या सर्व प्रोसेसना शेल जन्म देते
आता आपण टर्मिनल उघडू या
आपल्याला टर्मिनलवर डॉलरच्या चिन्हाच्या रूपात कमांड प्रॉम्प्ट दिसेल
हे शेल प्रोसेसचे काम आहे
आता कोणतीही कमांड जसे की दाते टाईप करून Enter दाबा
असे केल्यावर शेल प्रोसेस दाते नामक प्रोसेस तयार करेल
शेल प्रोसेस डेट प्रोसेसला जन्म देत असल्याने शेल प्रोसेस ही डेट प्रोसेसची पालक म्हणजे पॅरेंट ठरते तर डेट प्रोसेस ही शेल प्रोसेसची चाइल्ड म्हणजे बालक ठरते
एकदा दाते प्रोसेसने सिस्टीमची तारीख व वेळ दर्शविली की ती नष्ट होते
एक शेल दुसरी शेल प्रोसेस तयार करू शकते
नवीन प्रोसेस तयार करण्याच्या या प्रकाराला स्पॉनिंग ओएफ प्रोसेस म्हणतात
दुसरी शेल प्रोसेस तयार करण्यासाठी टर्मिनलवर जाऊन केवळ shटाईप करून एंटर दाबा
आपल्याला टर्मिनलवर नवीन प्रॉम्प्ट दिसेल
आता आपल्या शेल 1 म्हणजेच ओरिजिनल शेलने नवी शेल तयार केली आहे
तिला आपण शेल 2 संबोधू या
आता आपण नव्या कमांड प्रॉम्प्ट वर कमांड कार्यान्वित करू शकतो
या नव्या कमांड प्रॉम्प्ट वर एलएस ही कमांड कार्यान्वित करा
आता कमांड प्रॉम्प्ट वर एलएस टाईप करा आणि एंटर दाबा
आपल्याला फाईल्स आणि डिरेक्टरीजची सूची दिसेल
आता एलएस नामक नवीन प्रोसेस तयार झाली आहे
इथे शेल2 ही एलएस ची parentआहे तर शेल1 ही एलएस ची ग्रँडपेरंट आहे
तसेच lsही शेल2 ची चाइल्ड व शेल2 ही शेल1 ची childआहे
शेल2 नष्ट करण्यासाठी नवीन promptवर एक्सिट टाईप करा आणि एंटर दाबा
अशा प्रकारे शेल2 नष्ट होईल आणि आपण आपल्या ओरिजनल promptवर परत येऊ
प्रोसेसेस व आपल्यातील साम्य पुढेही दाखवता येईल
आपल्याला जसे आपले नाव पालकांचे नाव पान क्रमांक जन्मतारीख अशी व्यक्तिगत माहिती असते त्याचप्रमाणे प्रोसेसेसचे सुध्दा गुणधर्म असतात जसे की पिड म्हणजे पीपीआयडी म्हणजे स्टार्ट टाइम इत्यादी
बहुतांश गुणधर्म कर्नेल द्वारे प्रोसेस टेबलमध्ये राखले जातात
प्रत्येक प्रोसेस पिड नावाच्या एका पूर्णांकाने ओळखली जाते
हा अंक कर्नेल द्वारे दिला जातो
पॅरेंट प्रोसेसचा पिड हा त्या प्रोसेसने स्पॉन केलेल्या पी1 प्रोसेसचा पीपीआयडी असतो
चालू शेलचा पिड बघण्यासाठी कमांड प्रॉम्प्ट वरecho स्पेस आणि डॉलर डॉलर असे टाईप करून एंटर दाबा
एक संख्या दिसेल तो आपल्या चालू शेल चा पिड आहे
प्रोसेस बद्दल बोलताना आपण ज्या कमांडचा सर्वात जास्त वापर करतो ती म्हणजे psकमांड पीएस म्हणजेच प्रोसेस स्टेटस कमांड चालू प्रोसेसेस दर्शविते
ही कमांड कुठल्याही पर्यायाशिवाय कार्यान्वित केली तर काय होते ते पाहू
आता कमांड प्रॉम्प्ट वर पीएस टाईप करून एंटर दाबा
युझर प्रोग्रॅम चालू असताना त्याच्या मालकीच्या प्रोसेसेसची यादी आपल्याला ह्याप्रकारे पाहता येते
आपण सीएमडी या शीर्षकाखाली प्रोसेसचे नाव बघू शकता
याशिवाय आपल्याला पिड तसेच टीटीवाय किंवा कन्सोल ज्यावर ही प्रोसेस चालू आहे ते बघता येते
टाइम खाली प्रोसेसने संगणकाच्या प्रोसेसरचा घेतलेला एकूण वेळही दिसतो
माझ्या मशिनवर या दोन प्रोसेसेस दिसत आहेत
पहिली bashम्हणजे आपण वापरत असलेली शेल प्रोसेस आणि दुसरी म्हणजे स्वतः पीएस प्रोसेस आहे
दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की शेल प्रोसेसचा पिड आणि एचो स्पेस डॉलर डॉलर या कमांडने दिलेला पिड सारखाच आहे
नवी शेल किंवा सबशेल बनवल्याने काय होते ते बघण्यास टर्मिनलवर श कमांड द्या
आता नवीन ओळीवर नवा प्रॉम्प्ट येईल
तेथे पीएस टाईप करून एंटर दाबा
आता आपल्याला तीन प्रोसेसेसची सूची दिसेल
त्या सूचीत श ही प्रोसेस समाविष्ट झाली आहे
येथे पुन्हा लक्षात घ्या की बाश प्रोसेसचा पिड वरील प्रमाणे तोच राहिला आहे
पीएस ह्या कमांडसोबत अनेक पर्यायही आहेत
पहिला पर्याय सूचीतील प्रोसेसेसचे गुणधर्म दर्शवतो
आता प्रॉम्प्ट वर पीएस स्पेस माइनस fटाईप करून एंटर दाबा
हे आपल्याला वरीलप्रमाणे प्रोसेसेसची सूची दर्शवेल
बाश श आणि पीएस माइनस एफ फरक एवढाच आहे की आता सूचीत अधिक गुणधर्म दिसत आहेत
युजरचे नाव यूआयडी खाली मिळते
प्रोसेसचा पीपीआयडी म्हणजेच पेरेंट प्रोसेसचा पिड ही दर्शवला जातो
उदाहरणार्थ बाश प्रोसेस ही श प्रोसेसची पेरेंट प्रोसेस आहे
त्यामुळे बाश प्रोसेसची पिड आणि श प्रोसेसची पीपीआयडी सारखीच आहे
त्याचप्रमाणे जसे श प्रोसेस ही पीएस प्रोसेसची पेरेंट प्रोसेस असल्यामुळे श प्रोसेसची पिड आणि पीएस माइनस एफ या प्रोसेसची पीपीआयडी सारखी आहे
सी हा नंबर प्रोसेसचे युटिलायझेशन म्हणजेच प्रोसेसने प्रोसेसरचा वापरलेला वेळ पूर्णांक टक्क्यांत सांगतो
वापर अत्यंत कमी असल्यामुळे आपल्याला इथे शून्य दर्शवत आहे
स्ट्रीम फिल्ड आपल्याला प्रोसेस केव्हा सुरू झाली ते दर्शवते
पीएस कमांड समजून घेताना आपण इतर फिल्डबद्दल जाणून घेतले होते
प्रोसेसेस दोन प्रकारच्या असतात
पहिली म्हणजे userप्रोसेस
या प्रोसेसेस userकडून सुरू केल्या जातात
उदाहरणार्थ पीएस कमांड किंवा टर्मिनलवर बहुतांशी कार्यान्वित केलेल्या कमांड
आणि दुसरी प्रोसेस म्हणजे सिस्टीम प्रोसेस
या प्रोसेसेस सिस्टीम सुरू करताना किंवा यूझर लॉजिन करताना सिस्टीम द्वारे सुरू केल्या जातात
बाश हे सिस्टीम प्रोसेसचे एक उदाहरण होऊ शकते
कधी कधी आपल्याला सर्व म्हणजेच दोन्ही सिस्टीम आणि युजर प्रोसेस बघायच्या असतात
तेव्हा आपण माइनस ई किंवा माइनस कॅपिटल आ या पर्यायांचा उपयोग करतो
आता टर्मिनलवर जा आणि कमांड प्रॉम्प्ट वरps स्पेस माइनस ई टाईप करून एंटर दाबा
आपल्याला प्रोसेसची मोठी सूची दिसेल
मल्टिपेज डिस्प्ले मिळवण्यासाठी कमांड प्रॉम्प्ट वर टाईप करा
पीएस स्पेस माइनस ई स्पेस व्हर्टिकल बार स्पेस मोरे आणि एंटर दाबा
मोरे पर्यायामुळे एका वेळी स्क्रीनवर मावतील एवढ्याच प्रोसेस दाखवल्या जातात
एंटर या बटणाच्या सहाय्याने आपण प्रोसेसेसची सूची स्क्रॉल करू शकतो
या सूचीतील पहिली प्रोसेस ही आपली उत्सुकता वाढविणारी आहे तिला इनिट प्रोसेस म्हणतात
या प्रोसेसपासून बहुतांशी इतर सर्व प्रोसेस तयार होतात
ह्या प्रोसेसचा पिड एक असतो
प्रॉम्प्ट वर परत येण्यासाठी क्यू दाबा
तर ह्या ट्युटोरियलमधे आपण प्रोसेस म्हणजे काय ते शिकलो
शेल प्रोसेस प्रोसेसेसची उत्पत्ती त्यांचे गुणधर्म व प्रकार माहित करून घेतले
आपण पीएस कमांडही शिकलो
अशा प्रकारे आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद